लागून आहे आणि तिथे खूप गर्दी आहे मेल्याच्या बाजूला--

हम्म खांद्यावर एक दुपट्टा असा कापड टाकून अशी प्रतिमा आहे.

आहे आणि तेथे दिसत आहे वर लाइट आहे आणि --